टायपिंग चं दिसत आहेत लायटिंग लावलेल्या दिसत आहे.

हे एक हॉटेल दिसत आहे त्याच्यावर गोल आकार अशी जेवणाची टेबल दिसत आहे खुर्च्या दिसत आहे.

दुसर्‍या बाजूला देवी देवतांची मूर्ति दिसत आहे खाली छोट्या वानरांच्या मूर्त्या कोरलेल्या दिसत आहे.

एक अह निसर्गाच फोटो आहे अह दोन बाजूनी टेकडे दिसत आहे मध्ये एक दरी दिसत आहे.